ट्रॅवल्सचा रंग पांढरा आहे व त्याच्या मागे आणखी एक ट्रॅवल्स आहे.

नीळ आकाश आहे व झेब्राचा स्टॅचू आहे जो पांढऱ्या व काळ्या रंगाचा आहे.

वरती आकाश आहे आणि ते शेड खूप मोठ आहे झाड हिरव्या रंगाची आहेत. --

इथे छोटे छोटे बाहुल्या पण आहे व काही स्टीकर्स आहे.

आणि हे ट्रेन सारख्या दिसणाऱ्या जागेवर तिथे--